इथे जी भुक्कड लोक राहतात.

हे पेट्रोल पंप खाली --

आणि इकडलं जेवण खुप छान आहे.

दिवाळी होती आणि मस्त फटाके वैगेरे आणलेले आणि मस्त फोडले अनार होता चक्री होता फटाक्या समोर फोटो वैगेरे काढले आणि खुप मजा आली.

कटिंग चे दुकान माझी फेवरेट दुकान आहे ह्या कटिंग च्या दुकान मध्ये माझे केस मस्त पैकी केस केलेली आहे आणि ह्यांचे केस आहे ना केस पुरे सेट करून दिलेय चांगली दुकान आहे कटिंग चे दुकान --

हे राष्ट्र भारती पब्लिक स्कूल आहे.

हे जे जिम एकदम सही जिम आहे हेचे जे ट्रेनर्स आहे ट्रेनर्स ए खुप चांगले जिम सांगतात कि --

हे चांगल घर बांधलेली आहे इथे देवाची मूर्ती लागलेली आहे गणपती बाप्पा मोरया आणि हे ऑफिस आहे घर पण आहे ऑफिस आहे.

आणि हे ह्या ऑफिस जे मधल काम आहे. खुप चांगल काम आहे. आणि जे वोर्केर आहेत. एम्पलॉय आणि मॅनेजर आहेत. ते पण खुप चांगल--